मला दिसत एक मंदिर आहे और मला दिसत मंदिर के आसपास पेड़ पौधे आये जो बहुत ही हरियाली है बहुत ही साफ-सुथरा दिख रहा--

है साथ में एक बैनर लगा हुआ है और ऊपर सफेद आसमान दिख रहा है और आस पास हरे भरे पेड़ पौध --

एक गेम जोन जिसमें बहुत से फिसल पट्टी आहे बच्चों के लिए और एक आहे और ऊपर आसमान आहे और स्टैचू लाइट भी आहे.

मला दिसत बहुत सारे पेड़ आहे जो बहुत ही सुंदर लगत आहे और नीचे बहुत सारा पानी आहे मला दिसत ये बहुत ही छान--

आ इस तस्वीर मे माला दिसत एक शनि देवच्या मन्दिर आहे मंदिर शनि देवच्या मूर्ति आहे माला दिसत मूर्तिच्या ऊपर फूल छड़े आ --

माला दिसत एक बिल्डिंग आहे और बिल्डिंग च्या नीच्या बहुत सारा पेड़-पौधा आहे माला दिसत एक नीला आसमान आहे आसमानच्या--

मला दिसत एक मैदान आहे जहा बहुत सारे पेड़-पौधे आहे और बहुत सारे लोग हम्म मैदान मे आहे आहे और बहुत भेड़ आ--

मला दिसत एक नगरी आहे और एक बोट आहे एक विशाल दरवाजा आहे मला दिसत एक अभयारण्य आहे जिसमे एक गेट आहे गेट हरे कलर का आहे. और मला दिसत एक बहुत ही विशाल

माला दिसत आहे एक ब्रिज आहे ब्रीजाच्या च्या निचा व आदमी आहे जो काम करता है.